वरी वर फॅन दिसत आहेत आणि लाईट्स वगैरे लाईट आणि फॅन चे--

वेगवेगळ्या प्रकारची विविध कलरची झाडे दिसत आहे.

बस स्टँड दिसत आहे तिथे चौकश ऑफिस म्हणून एक केंद्र दिसत आहे.

एक लहानशी मुलगी वस्तू खरेदी करण्यासाठी --

दुकानदार ही बाई आहे व--

दुग्धजन्य पदार्थाच खूप मोठं दुकान आहे व इथे--

दही तूप पनीर रसगुल्ला--

जिल्हा ग्रंथालयात आपले सहर्ष स्वागत.

ग्रंथालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके ठेवलेली आहेत व--

खूप वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स मध्ये वेगवेगळी औषधी--

वेगवेगळे बॉक्सेस आणि वेगवेगळे--

एक झाड आहे व नदीच्या वर--